मनोज, तुला बँकिंग बद्दल काय माहिती आहे सांग बर. बँकिंग क्षेत्राबद्दल आपण थोडी चर्चा करू आता.

हा. तर बँकिंग क्षेत्रात आता मंला पैसे गुंतवायचे आहेत तर कोणत्या अकाउंटमध्ये टाकू, कसे टाकू? सांग बर थोडसं. अं आपण पैसे जर टाकायचे असले तर सेविंग मध्ये म्हणजे बँक मध्ये टाकू शकतो अकाउंटमध्ये.

आणि नाहीतर आपल्याला व्याज दर वाटल तर समजा त्यासाठी आपण फिकस्ड डीपोसिट वगैरे करू शकतो. तर फिकस्ड डीपोसिटमध्ये आपल्याला वयोगटामध्ये असते जसे आपण एकोणसाठ वयोगटपर्यंत सात पर्सेंट असं व्याज मिळते

आणि साठ वयोगटाच्या वरती जास्त व्याज मिळतात. त्यांना ज्येष्ठ नागरिक व्याज गटमध्ये मोडते ते. हो ते दिसते ना प्रत्येक बँकेत बोर्ड लागलेला ज्येष्ठ नागरिक... हा आता ज्येष्ठ नागरिकांना ना जास्त व्याज मिळते. हा, हा. आणि ते करंट अकाउंट आणि सेविंग अकाउंट असे दोन राहते ना...

करंट अकाउंट हे बिझनेस वाल्यांच असते.

जे आयटीआर वगैरे भरत असतो किंवा कोणाचा एखादा बिझनेस आहे.

तर त्याच्यामध्ये तो बिझनेस मध्ये तो म्हणजे त्याचं एक असं अकाउंट असते त्या करंट अकाउंटमध्ये की तो दररोज चे पन्नास हजार पर्यंत लेन्देन करू शक्तो किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा करू शकतो. जस सेविंग अकाउंटमध्ये आपण फक्त एक दिवसाला अशी लिमिट असते की तेवढ्याच पर्यंत रुपयांची देवाण घेवाण करू शकतो. करंट अकाउंटमध्ये व्यवहार हे असतात. कितीही करू शकतो, कितीही काढू शकतो आणि कितीही काढू शकतो आणि कितीही हे टाकू शकत असं.

त्याच्यामध्ये व्यवहार हे आपण ओनलाईन करू शकतो किंवा चेकबुक ने करू शकतो. हे दोन्ही प्रकार आहेत त्याच्यामध्ये. त्या अकाउंटला एटीएम नसते. हो काय? बर झाल. मला माहित नव्हता यातला फरक. सेविंग अकाउंट आणि करंट अकाउंटचा. बर, हे एटीएम जे येते तर पहिलेजे एटीएम येई त्याले पिन कोड डायरेक्ट लागून येई.

आताच्या अकाउंट ला आपल्याले तयार करावे लागते. हो, ते गव्हर्नमेंट गाईडलाईन नुसार आता काही बँकांचे वेगवेगळे रूल असतात.

हो. काही न्याशनलाईज्द मध्ये कसं आहे की बँक स्वतः प्रोव्हाईड करते एटीएम कार्ड

आणि काहीकाहींचे असे आहे एटीएम की आपल्याला पोस्टाने घरी येतात आणि बँक मध्ये जनरेट करायला जावे लागते. एटीएम पिन जनरेट करण्यासाठी., अं का रे ते आपला गुगल पे, पेटीएम ह्यांच्यापैकी कोणता सेफ आहे? गुगल पे, पेटीएम, फोन पे? अं फोन पे, गुगल पे आणि पेटीएम...

अच्छा, गव्हर्नमेंट अंडरटेकिंग म्हणजे धोका नाहीच आहे समजा. हो त्याच्यामध्ये जर काही पण म्हणजे पैसे जर आपले कटले किंवा काही जर झाले तर बारा तास किंवा अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर ते परत येऊन...

हो तर याच्यामध्ये हे पैशाचे काही म्हणजे कुठे जाऊ नाही शकत आणि आणि बँक पण त्याच्याबद्दल सांगू शकतो. अदर ज्या बँक किंवा एप आपण युज करतो त्या कशा प्रायव्हेट बँकच्या वगैरे किंवा प्रायव्हेट सर्व्हिसेस असतात तर त्याच्या वरती चार्ज वगैरे कटले किंवा पैसे वगैरे तर ते गव्हर्नमेंटवाले किंवा बँक वाले त्यांच्यावर लागू करत नाहीत नियम

क्रॉप लोन म्हणतो आपण त्याला पिक कर्ज त्याच्यानंतर आता चालू शेतकरी आहे की नाही चालू म्हणजे ज्याचा वहार चालू हाय.

त्या शेतकऱ्यांनी ऐकल आता त्या शेतकऱ्यांना वाहन कर्ज म्हणून एवेलेबल आहे. त्यादिवशी आला होता फोन. अच्छा, अच्छा. त्याचा व्याज किती टक्के असते मग?

हो आणि पाच वर्षांपर्यंत त्याचा Voice not Clear

आता दहा टक्के आता भरण आहे म्हणे.

हा पहिल्या वर्षाला हा दहा पर्सेंट भरायचे. अं समझा आता उचलणार आहोत ना समजा आता गाडी घेतली एक लाखाची तर दहा पर्सेंट दहा टक्के आपल्याला भरण आहे आता.

आणि त्याच्यानंतर मग पाच वर्ष नाय म्हणी.

अच्छा ठीक आहे ना. बघून घेऊ ना त्याच्याबद्दल काय माहिती आहे ना. हो. तर काय आपल बँकेचं बजेट.

हो. जाऊन पहायचं का थोडं बँक मध्ये? हो, हो. मी थोड़ीफार माहिती पण घेऊन घेईल.